हाय आभा

काय चाललयं सध्या

बरं तू गाड्यांच बघतोस का? हो तुला नाही माहिती! नाही रे नव्हतं माहिती, ऍक्च्युअली आम्ही पण नवीन कार घ्यायचा विचार करतं होतो, तर त्याबद्दलचं मी थोडीशी माहिती गोळा करतेय, तुलापण काही माहिती असेल तर सांग ना मला जरा हा बोल ना....कुठलं म्हणजे..........काय म्हणजे मेक कुठला आहे, आता कोणती गाडी आहे का तुझ्याकडे? अं... आता सध्या माझ्याकडे आहे होन्डा सिटी. पण आता ती मला चेन्ज करायचीय. बरीचं जुनी आहे, बरचं जुनं मॉडेल आहे ऍक्च्युली त्याचं, तर आता सध्या पहिलं आपणं, गाडी कुठलिही घेताना एक एक पहिला आपला सोकॉल्ड काय उद्देश्य बघतो आपण, ते काय असतं बजेट. तर ते आता बजेट ध्यान्यात ठेवून गाडी घ्यायची आहे. त्यामुळे कुठली गाडी आपल्या बजेटमध्ये बसेल, काय बसेल, ते सगळं बघायचं आहे. आणि गाड्यांचे प्रकारही किती आले भारतात. भारतीय वाहन बाजार म्हटलं तर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. तसं भारतातं वेगवेगळ्या not clear कार असल्यामुळे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अं..बाजारात आता मे बी पावणे चार लाखांपासून गाड्यांची सुरवात ते अगदी करोडोपर्यंत आहे. भारतात हॅचबॅक, स्पीडॅक not clear एमपीटी आणि एसयूव्ही अश्या मोठ्या मागण्या आहेत. आणि सगळ्यात जास्त भारतामध्ये हॅचबॅक सेग्मेंटमधील वाहणांना नेहमीच जास्त मागणी राहीली आहे. तर नवीन कार घ्यायच म्हणजे तर इतकं ह्याच्यामध्ये जरा सुचतं नाहीये काय घ्यायला पाहिजे. बरोबर. आता कसं आहे तू ऑलरेडी होन्डा सिटी वापरतेयसं ना, म्हणजे तुमचे ऑलरेडी ते सेदान आहे. सेदान आहे ते. त्याच्यामध्ये कम्फर्ट, त्याच्यामध्ये कम्फर्ट............जास्त असतं. तर आता

एक्स्यूव्ही आहे. होंडाने अजून लॉन्च का नाही केली ते पण मी माझ्या फ्रेंडस् सोबत बोलतं असतो की सध्या मार्केटमध्ये ट्रेन्ड चाललाय अं..एक्स्यूव्हीचा पण, होंडाच एक अशी कंपनी आहे जी फक्त होंडासिटी घेऊन बसलिय. त्यांची अकॉर्ड होती ती त्यांनी बंद केली, सिविक होती ती पण not clear लॉन्च करून परत बंद केली, होन्डाचं काय चाललयं ना किती तरी not clear म्हणजे हे आहेत ना म्हणजे एक्झिक्युटीव्ह ते बोलतात अरे यार इन्सेटीव्ह पण येतं नाही, गाड्या सेलंचं होत नाहीत. ज्यांना सेदान हव्यात ते येतातचं, होडा सिटी कडे. कारण होडा सिटी पेट्रोलसाठी बेस्ट आहे. बेस्ट इन क्लास आहे. पण आता ए्स्यूव्ही ट्रेंड असल्यामुळे ...अं.........तर सेल ला फरक पडतोच. तसं बघायला गेलं तर कारचं म्हणजे आता हळूहळू असं होईल ना की जसं आपणं, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्डवरती कसं सामान मागवतो, तसं तुम्ही.. ऑनलाइन बुकींग करून गाडी तुमच्या घरी येईल. असं प्रोसेस म्हणजे नेक्स्ट लेव्हलला चाललिय. आता आणि ह्याच्यामध्ये मर्सिडीजने ऑलरेडी सुरूवात केलेली आहे. की तुम्ही फक्त डीलरशिपला त्यांच आरटीओ चार्जेस आणि इन्श्युरन्स द्यायच, बाकी टोटल एक्स शॉ रुम कॉस्ट तुमचं डायरेक्ट no clear ह्यांच्याबरोबर मर्सिडीजबरोबर. तर तुला आता अजुन शॉर्टलिस्ट करणं सुरूवात केलीयस, की म्हणजे सर्व्हे वगैरे करायला. की काही,

not clear सीएनजी आणि इलेक्ट्रॉनिक्स आलेला आहेत, हे ना....तर आपले गरजेनुसार ठरवावं लागेल, कुठल्या इंधनांचा प्रकार चालेल, ते लॉंग टूर पाहिजे आपल्यासाठी ऑनरोडसाठी, ते सध्या आम्हाला डिसाइड करायचं आहे, कुठला प्रकार घ्यायचा म्हणून ते. आणि आम्हाला अं...जी घ्यायचीय ना ती आता एक्स्यूव्हीचं घ्यायचीयं आहे, कारण ट्रेनिंगमध्ये पण मला नेहमी थोडं दूर जावं लागंत. ऑफरोड त्यामुळे आमच्यासाठी जी म्हणजे आम्हाला गाडी सूट होईल मला वाटंत की..... ती आता सेदानचं असेल, सॉरी एक्स्यूव्ही असेल. तर काय काय कागदपत्र लागतात, माहिती असेल तर सांगू शकतोस का?

किंवा वोटर आयडी असतं ना वोटर आयडी ते आणि एखादं समजा म्हणजे लाइट बिल किंवा आपलं गॅस असतं तो महानगर गॅस वाल्याची रीसिट हे असं काहीतरी युटीलिटी बिल लागंत, तर ह्याच्यानंतर मग म्हणजे ह्या गोष्टी त्यार करून ठेवायच्या म्हणजे ऐन टाइमाला अडायला नको.

आता तर आपण कुठली कंपनी चॉइस करायची ते पण तू बघं, मग तू हे ऑनलाइनपण चेक करू शकतेस, मग तुला शोरूमला जायची गरज नाही, आदी कसं होतं की आपल्याला शोरूमला जायला लागायचं आता ह्या शोरूमला गेलो, तिकडे अर्धा तास गेला, अजून एका शोरूमला गेलो तिथे अर्धा तास गेला असा आपला दिवसं वाया जायचा. आता असं काही नाही. तू आता बसलिस ना गुगलवर टाकलंस ना एक्स्यूव्ही टोटल एक्स्यूव्ही इन द मार्केट इन द ब्रॅकेच ऑफ सेव्हेन टू एट लॅख हे तुझं ब्रॅकेट असेल तर त्याप्रमाणे तुला सगळे ऑप्शन येणार आणि तू ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन करू शकते, कम्पेअर बिटविन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

तुझ्या सर्व्हेमध्ये तू जेव्हा रिस्रच करशिल तेव्हा तू ते तेव्हा त्याला विचारायाचं की बाबा त्याच्यामध्ये हे आहे तुमच्याकडे नाही, मग तो ते टॅकल करून सांगेल की का नाहीये किंवा आमच्याकडे ह्याच्याएवजी हे आहे, आमची प्राइज कमी का आहे, सगळं जे गोष्टीत तो सर्व सागेल, ते डिसिजन घ्यायला बरं पडतयं. बरं बरं..जसं तू सांगितलय तसं ऑनलाइन ह्याच्यवरून आपणं सगळ्या गाड्यांची कम्पेअर करू शकतो. आणि एकदा जर आपली कुठली गाडी घ्यायची हे ठरलं तर त्यंनंतर आपणं कारची फायनल केलं ..म्हणजे आपल्या कार फायनल झाल्यानंतर म्हणजे आपणं डीलरची माहिती घेणं महत्त्वाची असतं, तेवढं मी आता रीसर्च केलं त्यावरनं मला कळंल, का ज्यांच प्रोफाइल चांगलं आहे, अश्याचं डीलर्सची आपणं निवडं करायला हवी असं ह्याच्यात आलं निदर्शनास आलं, कारणं चांगल्या डीलर्सचं कडूनचं आपल्याला चागल्या डील्स येऊ शकतात, याशिवाय आपल्याला ऑफर्स आहेत सर्व्हिस, स्पोर्टसं मध्येही डीलरचं काम पडू शकतं. आणि जर जसं तू म्हणला, टेस्ट घ्यायला ते घरीचं येतात आणि मला पणं असं वाटायला गाडीच्या आधी आपल्यला एक टेस्ट ड्राइव्ह घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं ना कारचं इंजिन, त्याचं परफॉर्मन्स, मायलेज, त्याचे फीचर्स गाडीचं काय अं....रिसेल रिव्ह्यू असेल नाही रिसेल व्हॅल्यू असेल, त्याचं एसी कसं असेल..त्याच स्पेस म्हणजे त्या गाडीत व्यवस्थित कम्फर्ट आहे का नाही आहे सगळं आपल्याला त्या अं..टेस्ट ड्राईव्हमधून मिळेल आपल्याला ती माहिती. आणि त्यानंतर आपल्यला जर कार खरेदी करताना फायनान्सची पण मदतं घ्यायची असेल

हे तू बरोबर बोललिस, हा हे तू बरोबर बोललिस. म्हणजे कसं आहे आता, आता तर सगळयाचं बॅंका अग्रेसिव्हली फायनान्स करतायतं आणि रेट ऑफ इंट्रेस पण त्यांचे अग्रेसिव्ह असतात. फक्त आता आफ्टर कोविड असं झालयं की त्यंनी आता सिबिल असतो ना सिबिल स्कोअर त्याच्याशी आपला रेट ऑफ इन्ट्रेस लिंक केलंय, त्यामुळे तुमचा सिबिल जेवढा जास्त तेवढा तुम्हाला रेट ऑफ इनट्रेस कमी. तर त्याच्यामुळे ध्यान्यात ठेवायचं आपला सिबिल सिबिल स्कोअर किती आहे आणि समजा त्याच्यावरती जस्टीफिकेशन लागंत, की बाबा समजा आपलं एखादं क्रेडीट कार्ड बॅलन्स असेल काय असले ते दिसणार सिबिलला त्याच्यावरती जस्टीफिकेशन जसं माझं एका सिबिलचा चाललाय इश्यू, त्याच्यामध्ये असं आहे की.. अम्म.....मी पेमेंट केलंय, तीन वेळा केलंय पण त्यांना रिव्हर्स ...रिस्व्हचं नाही झालंय. रिसिव्ह नाही झालंय मी माझ्या बॅकेत गेलो त्यांना सांगितलं असं असं आहे, ते म्हणाले नाही रिसिव्ह झालंय. मी झोनल ऑफीसरला मेल टाकला एसबीयआयच्या असं असं आहे, मी मेल तुम्हाला केलंय अम्म..पेमेंट पण रिसिव्ह तुम्हाला नाही झालंय तरं त्याच्यात माझा काही फॉल्ट नाहीये, तर ते बोलले की नाय आम्हाला रिसिव्ह झालं आणि ते आम्ही तुम्हाला रिफंड केलं. बोललो रिफंड केलं तर मला ट्रॅन्सॅक्शन नंबर द्या, पण ते काय देत नाहीयेत, पण तो मेल माझ्यासाठी पुरेसा आहे जर मला कुठे सिबिलचा इश्यु आला तर कारण बाकी माझं सगळं पेमेट जे आहे हे होम लोन किंवा क्रेडीट कार्ड ऑन टाइम आहे. मग असं काही जस्टीफीकेशन असेल ना मग आपला रेच ऑफ इंट्रेस्टचा इश्यु येत नाही. बॅंक कॉल घेऊ शकते. पण हा एक फायदा आहे पण त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या स्कीमस् आहेत. आता एक आहे स्कीम ती एरीयस असते आणि एक ऍडव्हान्स इएमआय स्कीम आहे. तर नेहमी जाताना आपण एरीय स्कीमलाचं जायचं. हे तुला सांगून ठेवतो.काय ते डीलरशिपमध्ये ना काही लोकं असतात ते फिरवतात. की तुमचा एडव्हान्स दोन इएमआय घेतोय म्हणजे तुम्हाला इएमआय फक्त समजा साठ च्या जागी फिप्टाटचं भरावे लागतील. पण तसं काही नसतं. आपल्याला काय वाटतं आपल्या वाटतं हम्म्म ओके ठीक आहे, पण जेव्हा आपले साठ ईएमआय जातात मग आपण जातो डिलरशिपला विचारायला जाल तर डिलरशिप तर तो माणूस गायबं झालेला असतो. मग तेव्हा घेताना कधीही एरीयल जी स्कीम असते इन्टरेस्टची ती तिचं घ्यायची. नंतर आता सगळ्यात बेस्ट बॅंक आहे ती एसबीआय किंवा कुठलिही नॅशन्लाइजड बॅंक मग ती एखादी नॅशनलाइज्ड बॅक चुज करायची. जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा.का त्याच्यामध्ये प्री क्लोसिंग चार्जेस वगैरे काही नसतात. बाकीच्या बॅकांमध्ये प्री क्लेझिंग चार्जेस आहेत, मग हिडन कॉस्ट असतात.

विचार करून केला पाहिजे. आणि राहिली गोष्ट नंतर थर्ड पार्ट जो येतो तो ऍक्सेसरीजचा. ते ऍक्सेसरीजचा ते मी तुला सांगतो. तर तुला फायनान्समध्ये काही समजल नसेल तर तू मला विचार. ओके, मला आता बऱ्यापैकी फायनान्स आणि कारच्या बद्दल कळंलं कसं होईल ते. तुझ्या सांगण्यावरून. आता थोडा मी रिसर्च तेही ऑन रोड -ऑफ रोड ही पण एक कन्सेप्क अ..नवीन कार खरेदी करताना कुठल्याही not clear चे डॉक्युमेंन्ट असतात त्याच्यावर साइन करण्याआधी ते सगळं नीट बघायला पाहिजे की ऑन रोड की ऑफ रोड तपासणी झालीय की नाही. त्यामध्ये शोरूम कॉस्ट किती आहे, किती त्याच्यामध्ये विमा जोडलेला आहे. इन्श्युरन्स जोडलेला आहे का नाही. ऍक्सेसरीज आपले, जसे तू म्हणला आता तसचं नोंदणी शुल्क हे सगळं, त्याच्या वॉरंटी not clear not clear डॉक्युमेंचमध्ये असतात ते आधी चेक करायला पाहिजे. नाही का?आणि तसंच अम्म...त्याची वेगमर्यादा, सीटबेल्ट, आणि हे सगळं. आणि ते ऑन रोड आणि ऑफ रोड हे थोडंस मला अं...तर होते डाऊट तुलाआहे का माहिती

बरोबर मी सांगतो तुला, कसं आहे माहितेय एक्स शोरुम जी असते ना ती फक्त गाडीची कॉस्ट असते, त्यंच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी ऍड होतात, त्याच्यामध्ये पहिला असतो गाडीचा विमा, इन्शुरन्स दुसरा असतो आरचीओ टॅक्स, तिसरा असतो त्याच्यामध्ये एक्सेटेडेड वॉरंटी थर्ड असतं त्याच्यामध्ये म्हणजे हे सगळे पॅरामीटर्स असतात हा. not clear ह्याच्यातले आवश्यक गोष्टी फक्त आरटीओ टॅक्स आणि इन्शुरन्स हेच आहेत. आणि इन्शुरन्समध्ये पण आता काय प्रकार आहेत ते पण मी तुला सांगतो. आता तू पहिल्या ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या, काय करायचं माहितेय.

त्यानंतर मग ह्यात नंतर बघायचं की ह्याने काय काय चार्जेस लावलेत, एस्क शोरूम...ओके, इन्शुरन्स ओके, आरटीओ......ओके एक्सेटेंड वॉरंटी ....ओके असं सगळ बगितल्या नंतर त्याच मेकची समजा म्हणजे मी तुला उदाहऱण सांगतो, जर तू टाटा नेक्सॉन फीक्स केली, की बाबा नेक्सॉन मला घ्यायचीय,

तर कम्पेअर करायला. की बाब ह्यात जर त्याने कुठे जास्त लावले नाहीत ना. आणि ह्याने कुठे कमी लावले नाही केलेतं ना, जर असेल तर तुला एक म्हणजे तुला एक डाऊट तयार होतो आणि तू क्लॅरीफीकेशन घेऊ शकतेस. की बाबा ह्याचा इन्शुरन्स एवढा आहे, तुझा इन्शुरन्स एवढा का? मग तो तुला त्याचं जस्टिफिकेशन देईल. नंतर ह्याचा आरटीओ टॅक्स एवढा आहे, तुझा आरटीओ टॅक्स एवढा का? ह्या गोष्टीचा ताळमेळ बसेल मग पुढे जायचय. हे सगळं मिळून जे कॉस्ट होते ती असते ऑन रोड कॉस्ट.

बरं बरं असं असंत ऑन रोड, ऑफ रोड. आणि आपण जस गाडीची डिलिव्हरी घ्यायला जातो तेव्हा गाडी सगळी चेक करायची ना, कुठे गाडीला डेंट तर नाही ना. काही जसं काही डेट आहे का, स्क्रेच आहे का. कारण आपण पुष्कळदा डीलिव्हरी घेऊन घेतो व्यवस्थित बघत नाही की काही झालंय का. आणि काही तरी छोटीशी स्क्रॅच किंवा काही डेंट कुठे तरी असतो, तर हे जर आपण आधीचं चेक नाही केल तर ज्याने त्यामुळे आपल्याला पुढे खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे गाडी जेव्हा आपण डिलिव्हरी घ्यायला जातो ना, तेव्हाचं मला वाटतं की स्क्रॅच, किंवा डेंट सारख्या गोष्टी आहेत त्या आधी आपण तपासून घ्यायला हव्यात. जेणे करून आपल्याला पुढे ह्यचा त्रास होणार नाही. तसंच कारच्या इंटेरीअरबद्दल पण मला वाटतं आपण ते आधीचं आपण चेक करून बघायला पाहिजे. तर कारच्या आतील भाग कसा आहे त्याचं सेटींग मध्ये काही बरोबर आहेत का नाही सर्व फीचर्स, कुठेही काही अडचण दिसतं नाही. ह्याची पहिले आपण खात्री करून घ्यायला पाहिजे. कराण डिलिव्हरी घेतल्यानंतर तुम्हाला काही अडचण आल्यास कुठलही एजन्सी आपल्याला किंवा कुठलापण डीलर तो त्याची चुक मान्य नाही करणार. त्यामुळे मला वाटत का आपण गाडी खरेदी करताना डिलिव्हरी जर घ्यायला गेलो तर हे पण चेक करायला पाहिजे. आणि नेहमी आपल्याला ऍसेसरीज देखिल पाहायला पाहिजेत, का कुठल्या कुठल्या आलेल्या आहेत, कारण टूल किट आलेल आहे की नाहीये. तसंच फस्टएड बॉक्स ह्यासारख्या आवश्यक गोष्टी ज्या असतात ते आपण नवीन गाडी घेतांना ते अनिवार्य असतं, आणि ते गाडी not clear त्यांच्याकडूनचं आपल्याला ऍव्हेलेबल होतं त्याच्यामुळे ते पण आपल्याला मिळालय की नाही ऍक्सेसरीजमध्ये हे पण आपण बघायला पाहिजे, नवीन गाडी घेताना